असे आहे हा मॉल खूप मोठा आहे.

हे चित्र अतिशय सुंदर आहे.

पसून बनवलेल्या मुर्त्या मांडलेल्या आहे.

या चित्रात एक बेड आहे.

हे चित्र दिसायला अतिशय सुंदर आहे.

अतिशय सुंदर असं गार्डन दिसत आहे.

पाच बदक दिसत आहेत आणि हे चित्र अतिशय स--